नवी दिल्ली 29 नोव्हेंबर 2020
माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार मन की बात च्या प्रारंभी आज तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देतोय
ही बातमी जाणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणार आहे
आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय
ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1913 च्या आसपास वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती
मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सर्वतोपरी मदत केली त्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी अगदी सहृदयपूर्वक आभार व्यक्त करतो
माता अन्नपूर्णा आणि काशी यांच्यामध्ये विशेष संबंध आहे
आता मातेची प्राचीन मूर्ती मायदेशी परत येतेय ही एक सुखद गोष्ट आहे
माता अन्नपूर्णेच्या मूर्तीप्रमाणेच आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या शिकार होत आल्या आहेत
या टोळ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा वस्तू खूप मोठ्या किंमतीला विकतात
आता अशा टोळ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्यात येत आहेत
या टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत यासाठी भारताने आपले प्रयत्न वाढवले आहेत
अशा प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात गेलेल्या अनेक मूर्ती आणि कलाकृती भारतात परत आणण्यामध्ये यश मिळालंय
माता अन्नपूर्णेची मूर्ती परत येण्यासंबंधी एक योगायोगही आहे
काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा सप्ताह साजरा केला
जागतिक वारसा सप्ताह संस्कृतीप्रेमींसाठी प्राचीन काळामध्ये जाण्याची इतिहासातल्या महत्वाच्या टप्प्यांची माहिती घेण्याच्या दृष्टीनं एक खूप चांगली संधी असते
कोरोना काळ असतानाही यावेळी अगदी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या लोकांनी वारसा सप्ताह साजरा करताना आपण सर्वांनी पाहिलं
संकटाच्या काळात संस्कृती खूप कामी येत असते
संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावत असते
तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही संस्कृती आपल्याला भावनिक रिचार्ज करण्याचं काम करते
आज देशामध्ये अनेक वस्तू संग्रहालयं आणि ग्रंथालयं आपल्या संग्रहालयांना पूर्णपणे डिजिटल करण्याचं काम करताहेत
दिल्लीमध्ये आपल्या राष्ट्रीय संग्रहालयानं याविषयी काही कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत
राष्ट्रीय संग्रहालयाव्दारे जवळपास दहा आभासी दीर्घा तयार करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे
आहे ना ही एक आगळी मजेदार रंजक गोष्ट आता तुम्ही घरामध्ये बसून दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या दीर्घेतून एक फेरफटका मारून येऊ शकता
त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे
अलिकडेच एका रंजक प्रकल्पाविषयी माहिती माझ्या वाचनात आली
नॉर्वेच्या उत्तरेकडे स्वालबर्ड नावाचे एक व्दीप आहे
या व्दीपामध्ये आर्कटिक वर्ल्ड आर्काईव्हचा प्रकल्प बनवण्यात आलाय
या आर्काईव्हमध्ये बहुमूल्य वारसाविषयक माहिती अशा प्रकारे जतन करून ठेवण्यात आली आहे की कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटाचा त्या माहितीवर प्रभाव पडू नये
अलिकडेच अशीही माहिती समजली की अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करून या प्रकल्पाचे जतन करण्यात येत आहे
यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल
यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना त्यांचे उद्गार यांचाही समावेश असेल
मित्रांनो महामारीने एकीकडे आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे तर दुसरीकडे निसर्गाला नव्या ढंगानं अनुभवण्याची संधीही दिली आहे
निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला आहे
ऋतुचक्रातल्या हिवाळ्याला आता प्रारंभ होत आहे
निसर्गामध्ये वेगवेगळ्या रंगांची उधळण आपल्याला पहायला मिळते
गेल्या काही दिवसांपासून चेरी ब्लॉसमच्या व्हायरल फोटोंनी इंटरनेट व्यापून गेलं होतं
आता तुम्ही विचार करीत असणार की मी चेरी ब्लॉसमविषयी बोलतोय म्हणजे नक्कीच जपानची ओळख म्हणून असलेल्या चेरी ब्लॉसमची गोष्ट करतोय
मात्र तसं काही नाहीए
हे काही जपानचे छायाचित्र नाही
हे छायाचित्र आपल्या मेघालयातल्या शिलाँगचे आहे
सध्याच्या दिवसात मेघालयाच्या सौंदर्यामध्ये या चेरी ब्लॉसमने अधिकच भर घातली आहे
मित्रांनो या महिन्यात म्हणजेच दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अली जी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे
डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे
संपूर्ण जगभरातल्या पक्षी निरीक्षकांना भारताकडे आकर्षितही केलं आहे
पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणायांचं मी नेहमी कौतुक करतो
ही मंडळी खूप धैर्याने अगदी चिकाटीनं अनेक तास अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी निरीक्षण करू शकतात
निसर्गातल्या अगदी अनोख्या दृष्यांचा आनंद घेऊ शकतात
इतकंच नाही तर त्यांच्याकडचं ज्ञान आपल्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचवत राहतात
भारतामध्येही अनेक पक्षी निरीक्षण संघटना सक्रिय आहेत
तुम्हीही जरूर या विषयाशी जोडलं जावं
माझ्या इतक्या धावपळीच्या दैनंदिन व्यवहारातही मला अलिकडेच केवडियामध्ये पक्ष्यांबरोबर काही वेळ घालवता आला ती एक संस्मरणीय संधी होती
पक्ष्यांबरोबर घालवलेला काळ वेळ तुमचे निसर्गाशी नाते जोडले जाऊन पर्यावरणासाठी एक प्रेरणा देईल
माझ्या प्रिय देशवासियांनो भारताची संस्कृती आणि शास्त्र नेहमीच संपूर्ण दुनियेच्या दृष्टीने आकर्षणाचं एक केंद्र आहे
अनेक लोक तर याचा शोध घेण्यासाठी भारतामध्ये आले आणि मग ते इथंच कायम राहिले आहेत असं तर नेहमीच होत असतं
अनेक लोक शोधकार्य करून मायदेशी परत जातात आणि या संस्कृतीचे चांगले संवाहक बनतात
मला जॉनस मसेट्टींच्या कामाविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली
त्यांना विश्वनाथ या नावानंही ओळखलं जातं
जॉनस ब्राजीलमध्ये लोकांना वेदांत आणि गीता शिकवतात
ते विश्वविद्या नावाची एक संस्थाही चालवतात
रियादिजेनेरोपासून साधारणपणे एक तासभराच्या अंतरावर असलेल्या पेट्रोपोलिस या डोंगरावर त्यांचं विश्वविद्येचं काम चालतं
जॉनस यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर स्टॉक मार्केटमधल्या आपल्या कंपनीमध्ये काम केलं
त्यानंतर त्यांना भारतीय संस्कृतीचं आकर्षण निर्माण झालं
विशेष करून वेदांतामध्ये त्यांना अधिक रूची वाटायला लागली
स्टॉकपासून ते स्पिरिच्युएलिटीपर्यंत त्यांनी केलेला हा प्रवास वास्तवामध्ये खूप मोठा आहे
जॉनस यांनी भारतामध्ये वेदांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि चार वर्षे त्यांनी कोइंबतूरच्या आर्ष विद्या गुरूकुलममध्ये वास्तव्य केलं
जॉनस यांच्यामध्ये आणखी एक विशेष गुण आहे तो म्हणजे आपला संदेश पुढे पोहोचवण्यासाठी ते तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करतात
ते नियमित ऑनलाइन कार्यक्रम करतात
दररोज पॉडकास्ट करतात
गेल्या सात वर्षांमध्ये जॉनस यांनी वेदांत हा विषय दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवला आहे
ते या विषयाचा मोफत अभ्यासक्रम शिकवतात
वेदांत शिकवण्याचं जॉनस एक खूप मोठं काम करतातच शिवाय ते ज्या भाषेत शिकवतात ती भाषा समजणायांची संख्या खूप मोठी आहे
कोरोना आणि क्वारंटाइनच्या काळामध्ये वेदांत कशी मदत करू शकतो या विषयी लोकांमध्ये रूची सातत्याने वाढतेय
मन की बातच्या माध्यमातून जॉनस यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या कार्याला शुभेच्छा देतो
मित्रांनो अशा प्रकारे आणखी एका बातमीकडे तुमचे लक्ष नक्कीच गेलं असेल
न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली
एक भारतीय म्हणून भारतीय संस्कृतीचा असा होत असलेला प्रचार आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे
मन की बातच्या माध्यमातून मी गौरव शर्मा जी यांना शुभेच्छा देतो
त्यांनी न्यूझीलँडच्या लोकांची सेवा करताना नवीन यशोशिखर गाठावे अशी कामना व्यक्त करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो उद्या 30 नोव्हेंबरला आपण श्रीगुरू नानक देव जी यांचा 551 वा प्रकाश पर्व साजरे करणार आहोत
संपूर्ण दुनियेमध्ये गुरू नानक देवजींचा प्रभाव स्पष्ट रूपानं दिसून येतो
व्हँन्कोवर ते वेलिंग्टनपर्यंत सिंगापूर ते साउथ अफ्रिकेपर्यंत त्यांचे संदेश सर्व बाजूंनी ऐकायला येतात
गुरूग्रन्थ साहिबमध्ये म्हटले आहे की सेवक को सेवा बन आइ याचा अर्थ आहे सेवकाचे काम सेवा करणं आहे
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्वाचे टप्पे आले आणि एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाली
गुरू साहिबने आमच्याकडून ही सेवा करून घेतली
गुरूनानक देव जी यांचं हे 550 वे प्रकाश पर्व श्री गुरू गोविंद सिंहजी यांचं 350 वे प्रकाश पर्व पुढच्या वर्षी श्री गुरू तेग बहादूर जी यांचं 400 वे प्रकाश पर्व ही आहे
मला जाणवतं की गुरू साहिबांची माझ्यावर विशेष कृपा असली पाहिजे त्यांनी मला नेहमीच आपल्या कार्यांमध्ये अधिक जवळिकीने सामावून घेतलंय
मित्रांनो कच्छमध्ये एक गुरूव्दारा आहे या लखपत गुरूव्दारा साहिब याविषयी तुम्ही काही जाणता का श्री गुरू नानक जी आपल्या उदासी च्या काळामध्ये लखपत गुरूव्दरा साहिबमध्ये वास्तव्य करीत होते
2001च्या भूकंपामध्ये या गुरूव्दाराचंही नुकसान झालं होतं
गुरू साहिबांच्या कृपेमुळेच मी त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुनिश्चित करू शकलो
यावेळी केवळ गुरूव्दाराचा जीर्णोद्धार केला असं नाही तर तितक्याच गौरवानं आणि भव्यतेनं गुरूद्धाराची पुन्हा स्थापना करण्यात आली
आम्हा सर्वांना गुरू साहिबांचा खूप आशीर्वादही मिळाला
लखपत गुरूव्दाराच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना 2004 मध्ये युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार म्हणून एवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन दिलं गेलं
पुरस्कार देणाया परीक्षकांनी जीर्णोद्धार करताना शिल्पाशी संबंधित सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने विशेष लक्ष दिलं आहे हे जाणलं आणि आपल्या परीक्षणाच्या टिपणीमध्ये नोंदवलं की या गुरूव्दाराच्या पुनर्निर्माण कार्यामध्ये शीख समुदायानं केवळ सक्रिय भागीदारी नोंदवली असं नाही तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं आहे
मी ज्यावेळी मुख्यमंत्रीही नव्हतो त्यावेळीच लखपत गुरूव्दाराला जाण्याचे भाग्य मला लाभलं
तिथं जाऊन मला असीम ऊर्जा मिळत होती
या गुरूद्वारामध्ये जाऊन प्रत्येकाला धन्य झाल्याचं जाणवतं
गुरू साहिबांनी माझ्याकडून निरंतर सेवा करवून घेतली याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच करतारपूर साहिब कॉरिडॉर मुक्त करणं ही ऐतिहासिक घटना झाली
या गोष्टीची आठवण मी अगदी जीवनभर मनाच्या कोपयात साठवून ठेवणार आहे
आम्हा सर्वांचेच भाग्य थोर आहे म्हणूनच आम्हाला श्रीदरबार साहिबांची सेवा करण्याची एक संधी मिळाली
परदेशात वास्तव्य करणाया आमच्या शीख बंधूभगिनींनीसाठी आता दरबार साहिबांच्या सेवेसाठी निधी पाठवणे आता अधिक सुलभ झालंय
या उपायांमुळे संपूर्ण विश्वभरातील संगत दरबार साहिबाच्या अधिक जवळ आली आहे
मित्रांनो लंगरची प्रथा सुरू करणारे गुरू नानकदेवजीच होते
आणि आज आपण पाहिलं की दुनियाभरामध्ये शीख समुदायाने कोरोना काळामध्ये लोकांना भोजन देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली आहे
मानवतेची सेवा केली
ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचे काम करते
आपण सर्वांनी सेवकाप्रमाणे काम करत रहावं अशी माझी कामना आहे
गुरू साहिबांनी माझ्याकडून आणि देशवासियांकडून अशाच प्रकारे सेवा घ्यावी
पुन्हा एकदा गुरू नानक जयंतीनिमित्त माझ्या खूपखूप शुभेच्छा
माझ्या प्रिय देशवासियांनो गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातल्या विविध विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची त्यांच्या शैक्षणिक प्रवासातल्या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी आयआयटी गुवाहाटी दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गांधी नगरचे पेट्रोलियम विद्यापीठम्हैसूर विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधू शकलो
देशातल्या युवापिढीबरोबर संवाद साधून मी अगदी ताजातवाना झालो हा अनुभव मला ऊर्जावान बनवणारा होता
विद्यापीठाचा परिसर म्हणजे तर एक प्रकारे मिनी इंडियाचे असतो
एकीकडे विद्यापीठ परिसरामध्ये भारताच्या विविधतेचे दर्शन होते तर तिथंच दुसरीकडे नवभारतासाठी मोठ मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे पॅशनही दिसते
कोरोनाच्याआधीच्या दिवसांमध्ये मी ज्यावेळी असा संवाद साधण्यासाठी कोणत्या संस्थेमध्ये जात होतो त्यावेळी माझा आग्रह असायचा की आजूबाजूच्या शाळांमधल्या गरीब मुलांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं जावं
ती मुलंच त्या कार्यक्रमामध्ये माझे विशेष पाहुणे बनून यायची
एक छोटासा मुलगा त्या भव्य कार्यक्रमामध्ये कोणाही युवकाला डॉक्टर इंजिनीअर संशोधक बनताना पाहतो कोणाला पदक स्वीकारताना पाहतो त्यावेळी त्याच्याही मनामध्ये तो एक नवीन स्वप्न पहायला लागतो
आपणही असंच करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्या मनात जागृत होतो
संकल्प करण्यासाठी त्याला एक प्रेरणा मिळते
मित्रांनो याशिवाय आणखी एक गोष्ट जाणून घेण्यात मला नेहमीच रूची असते ती म्हणजे संस्थेच्या अलूमिनीविषयी म्हणजेच त्या संस्थेचे माजी विद्यार्थी कोण आहेत त्या संस्थेने आपल्या माजी विद्यार्थी वर्गाशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी काही व्यवस्था केली आहे का त्यांचे माजी विद्यार्थी संघटन नेटवर्क किती जीवंत आहे
माझ्या युवा मित्रांनोआपण जोपर्यंत एखाद्या संस्थेत शिक्षण घेत असतो तोपर्यंतच आपण त्या संस्थेचे विद्यार्थी असतो मात्र आपण आजन्म तिथले माजी विद्यार्थी असतो
शाळाकॉलेज संपल्यानंतरही दोन गोष्टी कधीही संपत नाहीत एक आपल्या शिक्षणाचा आपल्यावरचा प्रभाव आणि दुसरी आपल्या शाळाकॉलेजविषयी आपल्याला असलेली आत्मीयता जेव्हा माजी विद्यार्थी आपापसांत गप्पा मारतात तेव्हा शाळाकॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणी पुस्तकं आणि अभ्यासापेक्षा कॉलेज परिसरात घालवलेला वेळ आणि मित्रमैत्रिणींना सोबतचे क्षण यांच्या आठवणीं वरच जास्त गप्पा होतात
आणि याच आठवणींमधून आपल्या संस्थेसाठी काहीतरी करण्याची भावना जन्माला येते
जिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे त्या संस्थेच्या विकासासाठी काहीतरी करता येणं यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते मी अशा काही उपक्रमांविषयी ऐकलं आहे जिथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शिक्षणसंस्थांसाठी खूप काही केलं आहे
आजकाल माजी विद्यार्थी याबाबतीत खूप उत्साहानं काम करतांना दिसतात
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थांना चर्चासत्र सभागृह व्यवस्थापन केंद्र इनक्युबेशन केंद्र अशा अनेक व्यवस्था स्वतः उभारून दिल्या
या सगळ्या उपक्रमांमुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होत जातो
आयआयटी दिल्लीने एका देणगी निधीची सुरुवात केली आहे जी अत्यंत उत्तम कल्पना आहे
जगातल्या अनेक नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे देणगी निधी स्थापन करण्यात आले आहेत ज्यातून विद्यार्थ्यांना मदत मिळते
मला वाटतं की भारतातील विद्यापीठे देखील अशा प्रकारची संस्कृती स्थापन करण्यासाठी सक्षम आहेत
जेव्हा काही परतफेड करण्याची वेळ येते तेव्हा काहीही कमी किंवा जास्त नसते
अशावेळी छोट्यात छोटी मदतही खूप महत्वाची असते
अनेकदा माजी विद्यार्थी आपल्या संस्थांमध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी किंवा कौशल्य विकासाचे उपक्रम सुरु करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असतात
काही शाळांच्या माजी विद्यार्थी संघटनांनी मार्गदर्शक कार्यक्रम देखील सुरु केले आहेत
यात ते वेगवेगळ्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात
तसंच ते शिक्षणातल्या संधींवरही विद्यार्थ्यांशी चर्चा करतात
अनेक शाळांमध्ये विशेषतः निवासी शाळांच्या माजी विद्यार्थी संघटना खूप भक्कम आणि सक्रीय आहेत त्या क्रीडा स्पर्धा आणि समुदाय सेवा असे उपक्रमही आयोजित करतात
मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आग्रह करेन की त्यांनी ज्या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांच्याशी आपले बंध अधिक मजबूत करत राहा
मग ती शाळा असो कॉलेज असो किंवा विद्यापीठ असो
माझी सर्व संस्थांनाही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत
काही सृजनशील मंच विकसित करावेत जेणेकरुन माजी विद्यार्थ्यांचा त्यात सक्रीय सहभाग असेल
मोठी महाविद्यालये आणि विद्यापीठेच नाहीत तर आमच्या गावातील शाळांच्या माजी विद्यार्थ्यांची देखील एक मजबूत आणि सक्रीय अशी संघटना असायला हवी
माझ्या प्रिय देशबांधवांनो पाच डिसेंबरला श्री अरविंदो यांची पुण्यतिथी आहे
श्री अरबिंदो यांच्याविषयी आपण वाचतो तेवढी त्यांच्या विचारांची खोली आपल्याला जाणवत जाते
माझ्या युवा मित्रांनो श्री अरबिंदो यांच्याविषयी तुम्ही जेवढं अधिक जाणाल तेवढेच तुम्ही स्वतःला समजू शकाल स्वतःला समृद्ध करु शकाल
आयुष्याच्या ज्या भावावस्थेत आपण आज आहात जे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात त्यामध्ये आपल्याला कायम श्री अरबिंदो यांच्याकडून एक नवी प्रेरणा मिळत राहील एक नवा मार्ग सापडत राहील
जसे आज आपण सर्व जण लोकल साठी व्होकल ही मोहीम चालवतो आहोत तर अशा वेळी श्री अरबिंदो यांचे स्वदेशीविषयीचे विचार आपल्याला मार्ग दाखवत आहेत
बांग्ला भाषेतली एक कविता अत्यंत प्रभावी आहे
ते म्हणतातछुई शुतो पॉयमॉन्तो आशे तुंग होते ।
दियशलाई काठि ताउ आसे पोते ।।
प्रोदीप्ती जालिते खेते शुते जेते ।
किछुते लोक नॉय शाधीन ।।
याचा अर्थ आपल्याकडे सुई आणि आगपेटीची डबी अशा वस्तू सुद्धा परदेशी जहाजांमधून येतात
खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या कोणत्याही बाबतीत लोक स्वतंत्र नाहीत
ते म्हणतही असत आपण आपल्या भारतीय कारागिरांनी कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावे असा स्वदेशीचा अर्थ आहे
मात्र श्री अरबिंदो यांचा परदेशांकडून काही शिकण्याला विरोध होता असे अजिबात नाही
जिथे जे काही नवं आहे ते आपण शिकावं जे आपल्या देशासाठी चांगलं असेल त्यात आपण सहकार्य करावं प्रोत्साहन द्यावं हाच तर आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या मंत्राचा मतितार्थ आहे
विशेषतः स्वदेशीचा वापर करण्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत ते आज प्रत्येक भारतीयाने वाचायला हवेत
मित्रांनो याचप्रमाणे शिक्षणाविषयी देखीलश्री अरबिंदो यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते
ते शिक्षणाकडे केवळ पुस्तकी ज्ञान पदवी आणि नोकरी मिळवण्याचं साधन एवढ्याच मर्यादित अर्थाने बघत नसत
श्री अरबिंदो म्हणत की आपले राष्ट्रीय शिक्षण आपल्या युवा पिढीच्या मन आणि बुद्धीला प्रशिक्षित करणारे असायला हवे
बुद्धीचा वैज्ञानिक विकास होत रहावा आणि मनात भारतीय भावना असाव्यात तरच एक युवक देश आणि समाजात एक उत्तम नागरिक म्हणून विकसित होऊ शकेल
श्री अरबिंदो यांनी शिक्षणाविषयी जी मते तेव्हा मांडली होती ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या आज देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या रुपानं पूर्ण होत आहेत
माझ्या प्रिय देशबांधवांनो भारतात शेती आणि त्याच्याशी सबंधित गोष्टींशी नवे आयाम जोडले जात आहेत
गेल्या काही दिवसांत झालेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत
गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या न कोणत्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांना वचन दिलं होतं त्या मागण्या आज पूर्ण झाल्या आहेत
सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले
या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यावर असलेली बंधने केवळ रद्दच होणार नाहीत तर त्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत नव्या संधी मिळाल्या आहेत
या अधिकारांमुळे अगदी अल्पावधीतच शेतकऱ्यांना होणारे त्रास कमी होऊ लागले आहेत
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांनी या नव्या कृषी कायदयाचा वापार कसा केला ते जाणून घेतले पाहिजे
त्यानी शेतात मका लावला आणि उत्तम किंमत मिळावी म्हणून तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचे निश्चित केले
पिकाची एकूण किंमत 3 लाख 32 हजार इतकी निश्चित झाली
जितेंद्र भोई यांना पंचवीस हजार रुपये आगावू रक्कम म्हणून मिळाले
ठरलं असं होतं की उरलेले पूर्ण पैसे त्यांना पंधरा दिवसांत दिले जातील
मात्र नंतर अशी काही परीस्थिती निर्माण झाली की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत
शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा मात्र महिनोन्महिने त्यांचे पैसे चुकवायचे नाहीतमकाखरेदीत कदाचित वर्षानुवर्षे अशाच प्रकारचे व्यवहार होत असतील त्याच परंपरेने ते ही वागत होते
अशाप्रकारे चार महिन्यांपर्यंत जितेंद्रजी यांचे पैसे मिळालेच नाहीत
अशा स्थितीत केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले ते त्यांच्या कामी आले
या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील
आणि जर पैसे मिळाले नाहीत तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो
या कायद्यात आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे
या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की त्या भागातल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करावं लागेल
आता जेव्हा अशा कायद्यांची ताकद आपल्या शेतकरी बंधूंजवळ होती तेव्हा त्यांच्या तक्रारीचं निवारण तर निश्चित होणार होतं
जितेंद्रजी यांनी तक्रार केली आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले
म्हणजेच कायद्याची योग्य आणि पूर्ण माहिती जितेंद्रजी यांची ताकद झाली
क्षेत्र कुठलेही असो त्या प्रत्येक क्षेत्रात भ्रम आणि अफवांपासून दूर राहत योग्य आणि खरी माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणे ही खूप मोठी शक्ती असते
शेतकऱ्यांमध्ये अशीच जागृती करण्याचे काम राजस्थान मधल्या बारां जिल्ह्यात राहणारे मोहम्मद असलम जी करत आहेत
ते शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत
होय आपण बरोबर ऐकलंत शेतकरी उत्पादक संघटनेचे सी ई ओ मला आशा आहे की मोठमोठ्या कंपन्यांच्या सी ईओ ना हे ऐकून चांगलं वाटलं असेल की देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भागात काम करणाऱ्या शेतकरी संघटनांचे देखील सी ई ओ असतात
तर मित्रांनो मोहम्मद असलम जी यांनी आपल्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सएप ग्रुप बनवला आहे
या ग्रुपमध्ये ते दररोज आसपासच्या बाजारमध्ये काय भाव सुरु आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना देत असतात
त्यांची स्वतःची संघटना देखील शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत असते
त्यामुळेच त्यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मालविक्रीचा निर्णय घ्यायला मदत होते
मित्रांनो जागृती आहे तर जिवंतपणा आहे
आपल्या जागरूकतेच्या प्रयत्नांतून हजारो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे एक कृषी उद्योजक आहेत श्री वीरेंद्र यादव जी
वीरेंद्र यादव जी पूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असत
दोन वर्षांपूर्वी ते भारतात आले आणि आता हरियाणातल्या कैथल इथं राहतात
इतर शेतकऱ्यांसारखी त्यांना सुद्धा शेतातल्या तणकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही एक मोठी समस्या होती
यावर तोडगा काढण्यासाठी व्यापक स्तरावर काम सुरु आहे
मात्र आज मन की बात या कार्यक्रमात मी वीरेंद्र जी यांचा विशेष उल्लेख यासाठी करतो आहे कारण त्यांचे प्रयत्न वेगळे आहेत एक नवी दिशा दाखवणारे आहेत
या पिकाच्या तणअवशेषांवर तोडगा काढण्यासाठी वीरेंद्रजी यांनी या तणाचे गठ्ठे बांधणारी स्ट्रॉ बेलर मशीन विकत घेतली
त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून आर्थिक मदतही मिळाली
या मशीनने त्यांनी या तणाचे गठ्ठे तयार केलेत गठ्ठे तयार केल्यावर त्यांनी हे तण एग्रो एनर्जी प्लांट आणि पेपर मिलला विकले
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की वीरेंद्र जी यांनी केवळ दोन वर्षात हे तण विकून दीड कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यापार केला आहे आणि त्यातही सुमारे 50 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे
याचा लाभ त्या शेतकऱ्यांनाही मिळाला आहे ज्यांच्याकडचे तण वीरेंद्रजी यांनी घेतले आहे
आपण कचऱ्यातून सोनं हा वाक्प्रचार तर ऐकला होता
पण हे कृषी तण विकून पैसा आणी पुण्य दोन्ही मिळवण्याचं हे विशेष उदाहरण आहे
माझी युवकांना विशेषतः कृषीविद्यापीठांमध्ये अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना ही आग्रही विनंती आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकऱ्यांना आधुनिक कृषीविषयी अलीकडेच झालेल्या कृषी सुधारणांविषयी माहिती द्यावी जागृती करावी
यामुळे देशात होत असलेल्या मोठ्या परिवर्तनात आपलाही सहभाग होऊ शकेल
माझ्या प्रिय देश बांधवानो
मन की बात कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विविध प्रकारच्या अनेक विषयांवर चर्चा करतो
मात्र अशा एका गोष्टीला देखील आता जवळपास एक वर्ष होत आहे जीची आपण कधीच आनंदाने आठवण करु इच्छित नाही
आता जवळपास एक वर्ष होत आले जेव्हा जगात पहिल्यांदाच कोरोनाचा आजाराविषयी माहिती कळली होती
तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण जगानंच अनेक चढउतार पाहिलेत
लॉकडाऊनच्या काळातून बाहेर पडत आता लसीची चर्चा सुरु झाली आहे
मात्र कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत घातक आहे
आपल्याला कोरोनाविरुद्धचा आपला लढा पुढेही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा आहे
मित्रांनो काही दिवसांनीच सहा डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी देखील आहे
हा दिवस बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासोबतच देशाविषयीचे आपले संकल्प संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे तिचे स्मरण करण्याचा दिवस आहे
देशाच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका देखील वाढतो आहे
अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील सुरु झाली आहे
या हवामानात आपल्याला कुटुंबांतल्या मुलांची आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यायची आहे स्वतः देखील सतर्क रहायचं आहे
जेव्हा लोक आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजूंची गरिबांची काळजी करतात तेव्हा ते बघून मला खूप आनंद होतो
उबदार कपडे देऊन लोक त्यांना मदत करतात
अनाथ प्राण्यांना देखील हिवाळ्यात थंडीमुळे खूप त्रास होतो
अनेक लोक त्यांची मदत करायला देखील पुढे येतात
आपली युवा पिढी अशा कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते
मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा आपण मन की बात मध्ये भेटू तेव्हा 2020 चे हे वर्ष संपत असेल
नवी उमेद नवा विश्वास घेऊन आपण पुढे वाटचाल करुआपल्या ज्या काही सूचना असतील कल्पना असतील त्या माझ्यापर्यंत नक्की पोहचवा
आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आपण सर्व निरोगी रहा देशासाठी काम करत रहा
खूप खूप धन्यवाद